माझं पोट पण वाढत चाललं ना~, लय पोट वाढ~ वाढत चाललं माझं! लय मोठं झालं ना ग पोट! काय पण खाऊ ना~ गरम पाणी पिऊ, अं रोज फिरायला चालले मी, गरम पाणी पिऊ लागले मी, माझं पोट पण मोठं झालं पण.

आणि सकाळी सकाळी उठली ना, तर पहिले ताई तू काय कर माहितेय का? yoga कर, अं फिरून आली का तू म्हणजे अं थोडंसं walk वरून आली का, मग yoga कर तू.

नंतर तू पाच minute साठी करणार दुसऱ्या दिवशी, असं वाढत वाढत minute वाढत वाढत चालणार तुझी, ते plank केल्यावर ना तुझं पोट लय आतमध्ये जाणार, फरक होणार तुझ्यासाठी. आणि काय पण खाल्ली ना, तुझे घर वाले काय पण खाल्ले ना, तू दुसऱ्या room वर, room मध्ये जा दुसऱ्या room मध्ये तू तुझं जेवण कर, त्यांच्यासमोर बसून करु नको. हो ना ताई, मला काहीच समजत नाही ना! अर अर मला माझं पोट, पोट बी बाहेर चाललं आणि चरबी लय मोठी झाली त्याच्यावर. आन~ गरम पाणी पिल्यानंतर बी काही समजा, काही कमी होऊ लागलं नाही ते.

हे बघ! तुला लयच, तुला लगेच फरक पडणार नाही, तुला म्हणजे दोन तीन महिने तुला फरक दिसणार नाही, आन दिसला ना मग, लय दिसणार, लय म्हणजे लय दिसणार हेच करायचं. काय करायचं, तुमच्या घरच्या लोकांना oily पसंद आहे ना, त्यांना oily बनवून दे तू! पण तू आहे ना, तुझं oil कम टाकून अं green सब्जी जास्त बनव आणि तू तुझं वेगळ्या room त बसून खा. तर तुझं मन नाही करणार ते oily खायला, मग काय होणार माहितेय का? तू बसली ना तर तुझं पण मन होणार मग मटण खायला, oily चीज खायला, आहे ना, पदार्थ खायला! तर तू वेगळ्या~वेगळ्या room मध्ये बसली ना, तर तू~ तुला समजलं ना, काय बनवलंय काय नाही, तू तुझंच खाणार मग! सलाड जास्त खा बघ! आणि पाणी आहे ना अं एक दिवसात पाणी तीन litre चार litre पाणी प्यायचं.

सकाळी पण फिर~फिरून येणार. तू जसं सांगते ना, मी तसंच करणार! आणि gym मध्ये अगर तू~ म्हणजे तू~तुम्हाला तर gym मध्ये नाही जायचं आहे ना, आता तुम्ही excercise घरी, घरात~घरात करायचं असेल तुम्हाला. तर दोन-तीन बदाम आहे ना, रात्री भिजायला टाकायचं, आन ते खायचं, तर~ energy असते आपल्यामध्ये. तर कसं body ला push करायला म्हणजे आहे ना, आम्हाला हे करायचंच आहे.

किती दिवसांनंतर, ताई मला फर~फरक दिसणार?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

कडधान्य मी खाल्ले, आन गरम अं तुला सांगते मी गरम पाणी black coffee पण पिणार मला माझं नाही का वजन वजन, शह~शहद~ शह~निंबू मध्ये, पाणी मध्ये, गरम पाणीमध्ये, शहद-निंबू टाकले. सगळं केलं बाई! मगर काय माझं वजन कमी होऊ लागलं नाही.

सकाळी उठले आसल, फिरून आले आसल बरोबर! आणि त्याच्यात तुम्ही गरम पाणी, लिंबू आणि शहद टाकून पीलं आणि नंतर तुम्ही भात खाल्लं oily~ oily अं म्हणजे काय gravy खाल्ली कशाची बाहेरचं सामान काय पण खाल्लं तर काय फरक होणार नाही! म्हणजे काय diet म्हणजे काय अं सकाळपासून संध्याकाळ पर्यंत पूर्ण perfect diet करायचं ते म्हणजे diet मग तुम्हाला perfect

हे बघ ताई,

मी नी control केलं खाण्यावर पण आणि exercise पण होत होती माझी, तर weight, automatic weight माझं loss व्हायला लागलं होय ना, तर अ करायचं म्हणजे काय आहे अं Exercise बरोबर आपल्याला, आपण काय खातो, काय नाही, त्याच्यावर पण ध्यान द्यायचं, लक्ष द्यायचं.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 जास्त जास्त weight loss वर ध्यान द्यायचं मला आता, आन कडधान्य पण खायचं और तुला सांगते मी, हे बघ काय करायचं माहितेय का मटकी असते ना, त्याला मोड येते. त्याला काय करायचं, फक्त थोडसं oil एकदम normal, non stick मध्ये बनवायचं हां, आन normal oil टाकायचं, अदरक-लसूण paste टाकायचं, हळद आणि नमक, मीठ टाकायचं. एक मिरची क~कापून टाकायची, आन त्याच्यात ते टाकायचं roast करायचं, आणि ते सकाळ सकाळ ते खायचं नाश्त्यामध्ये उपमा~उपमा पण लय, लय म्हणजे लय फायदेमंद म्हणजे कसं चुरून हजम होतो ना तो.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 हो हो हो हो, मी पोहे, उपमा हेच खाणार! आन तू जसं अं मटकी, मटकी भिगवणार रात्री!

सगळं सगळं म~ बंद करणार, साखर हे सगळं बंद करणार मी, अन तू जसं जसं सांगितलंस, तसं तसंच करणार मी! हे बघ, तू ना protein म्हणजे कशात protein आहे ते बघ, ते खा! `

Sweet म्हणजे मीठ~ काय पण sweet खाऊ नको sweet, sweet नी लय वजन वाढतं आणि मी बघ चाय पित नाही, काही नाही. हे, हे सगळं सोड~सोड पहिलं तू! अगं मी, मी~मिठ्ठा बहुत खात होते अं लाडू, हे लय पसंद आहे मला. लय लय लयच पसंद आहे. गोड जास्त अं जास्त पसंद आहे मला. आन~ तुला सांगते मी~ सगळं fat चीच चीज~ खात होते मी. चिकन, मटण, गोड पदार्थ तुला सांगते मी तेलकट, अं बिर्याणी हे सगळं पसंद होत मला आता तू सांगितलंय. तर मी सगळं बंद करणार. अन तुझ्या, तू जसं जसं diet देणार ना मला, तेच diet करणार मी! हे बघ, मी तुला पाठवतेच आहे diet plan सगळं! हे बघ, तुला काय गोड आवडतं? तू बोलली ना, गोड आवडतंय मला!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 त्याच्याने काय नुकसान नाही, तू गूळ use कर आणि बिर्याणी बनवायची आहे ना तुला, तर कम oil मध्ये बनव आणि हां, म्हणजे एका आठवड्यामध्ये एकदा बनव. त्या, ज्या दिवशी खाल्ली ना, त्यादिवशी मग exercise, double कर! हो हो हो हो मी तसंच करणार, तू जसं जसं सांगितलंय, बिर्याणी मध्ये oil कम टाकणार, मटण पण कम टाकणार. थोडसं जास्त oily नाही जास्त, अं मटण नाही, सगळं सगळं कमी कम-कम करणार, कडधान्य खाणार gym जाणार, तू सांगितलं मला जे जे diet कर, मी तेच करणार. आता मी काय करते? मग तू~ बरं मला diet बरं थोडं शब्द सांग, मी लिहून ठेवते आणि तेच करणार मग मी! अं रात्री चपाती खाऊ नको, रात्री काय कर माहितेय का? oats खा! अं दुधामध्ये oats खा आणि काय बोलते fruit salad रात्री घ्यायचं नाही, काही पण fruit रात्री घ्यायचा नाही. रात्री घेतलं~घेतल्यावर आपण fruit त्याचं sugar बनतो. कधी पण fruit खायचा timing सकाळी-दुपारी, दुपारी! Fruit कधी पण रात्री खायचा नाही, हे लक्षात ठेव!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

तर फिर माझ्या सासूने सांगितलं मला कि लयच तू मोठी दिसू लागली बाई! तुझं पोट अन मग सगळं सगळंच मोठं दिसू लागलं म्हणून. म्हणुन मी सांगितलंय माझ्या पो~पोरीला की तिनं सांगितलं, आई, अं तू ताईला विचार! ताई लय कमी झालेल्या आहेत. त्यांनी diet केली ना, तर ते लय कमी झालंय म्हणून, त्यांना विचार म्हणून!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 आणि काय आता? मग तुमचा काय sugar? thyroid तर नाहीये ना तुम्हाला? नाही नाही, काहीच नाही! अं काही काहीच बिमारी नाही मला.

हो हो हो ताई, तू जो सांगितलं ना, मी तेच करते. आन मी काय करते, तू diet चं मला सही पूर्ण list दे. मी पूर्ण list लिहून घेते. तू जसं जसं सांगितलंय ना, तेच करते मी! आन अं मग फिर काय करते तू ते diet लिंबू पाणी सगळं सगळं gym वर जाणं, सगळं तू सांगितलेलं तेच करते मी, तू भेज मला, हां! ताई, हे बघ मी तुला plan लिहून पाठवते. मग बघ तू, तुला चांगलं वाटलं तर कर मग हा! येते ताई, मी ठेवते मग हा!

आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षण आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्य-राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे लोक~ मराठी लोकांच्या अस्ति~ अस्मितेचा, एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील, वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी इसवीसन ऐकोन~ सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. अं महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य, तृतीया शके ही शिवरायांची जन्मतारीख दोन हजार एक साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखेला~ तारखेमध्ये सहा एप्रिल ऐकोन, सोळाशे अं स~ सत्तावीस ते अं सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस हि एक जन्म तारीख मानली होती. महाराष्ट्र शासनाने, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या स्मार~ स्मरणार्थ एकोणीस फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले.

होती. म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या, कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राज्यघराण्यातील वंशाचे होते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राज्यसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची, निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलती~ बदलली. पण त्यांनी पुढे हे नेहमीच आपली जहागिरी ठेवली. आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी, इसवीसन सोळाशे छत्तीसमध्ये, विजापूर आदिल शाही सल्तनतने, दक्षिणेकडील राज्यांवर आक्रमण केले. ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. शहाजीराजांचे त्याचवेळी पश्चिम भागातील डोंगराळ प्रदेशातील सरदार होते. आणि आदिलशाहीतील मदत, करत होते. शहाजीराजे हे जिंकलेल्या प्रदेशात जहागीरच्या बक्षिसाच्या संधी शोधत होते, ज्यावर ते वार्षिक कर वसूल करत होते. वार्षिक कर वसूल करत होते. शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहिमा, साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला. आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांनी~ यांना नेहमी या, किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले. सोळाशे छत्तीस मध्ये, शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले. आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी, पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले, हा~ ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आहे आपले राज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक, झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बॅंग~ बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केलेल्या, दादाजी दादोजी कोंडादेव, यांची त्यांनी प्रसारक~ प्रशासक म्हणून नियुक्ती केली. सोळाशे, सोळाशे सत्तेचाळीस मध्ये, कोंडादेव मरण पावले. आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने, थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले. इसवीसन सोळाशे,

खजिना ताब्यात घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंधर, कोंढाणा आणि चाकण यांचा सामावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या भेट ताब्यात घेतली~ आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरणा~ तोरणगडासमोरील, मुरुंबदेवीचा डोंगर जिंकून त्यांची डगडुजी केली. डागडुगी केली. व त्यांचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खनिजाचा उपयोग केला. राजगड ही एक दशकाहून अधिक दशकाहून अधिक, काळ त्यांची राजधानी होती. यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले. आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने,

शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात, विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शहाजी राजांचा, शहाजी राजांना कैद केले. सोळाशे एकोणपन्नास मध्ये, जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजांची सुटका, का झाली. सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे पंचावन्न दरम्यान शिवाजी~ शिवरायांनी, आपल्या विजयात विराम दिला. आणि शांतपणे आपले फायदे ए~ एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर, शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली. आणि, वादग्रस्त परिस्थितीत, चंद्रराव मोरे, विजापूरचा सहकारी मराठा, सरंजामदार यांचा वध केला. आणि त्यांच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या hill station जवळील जावळीचे, खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराण्यांव्यतिरिक्त, सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह, अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली. आणि देशमुखी, आणि देशमुखी हक्काने काम केले. याबदल्यात,

विविध,

शहाजी राजांनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुलाबद्दल द्विधा वृत्ती बाळगली. आणि त्याच्या बंडखोर, मैदानी खेळ म्हणजेच असे खेळ जे मैदानावर खेळले जातात. या खेळांमध्ये संपूर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ हम्म खेळण्यासाठी शरीर स्वस्त राहत शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्थ राहते मैदानीचे खेळ म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही खेळ हे एकटयाने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्रित येऊन खेळल्या जातात या खेळांमध्ये क्रिकेट फुटबॉल, उंचउडी लंगडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रो-बॉल, पकडा-पकडी अश्या विविध प्रकारचे खेळ समाविष्ट होतात मैदानी खेळ हे प्रत्येक वयोगटाचे वैयक्तिक आनंद घेऊ शकतो. बॅडमिंटन रॅकेट व फूल यांच्याच्या सहयोगाने खेळले जाणारा हा खेळ आहे हा इंग्लंड मध्ये खेळला जाणारा प्रचंड लोकप्रिय खेळ आहे. कुस्ती कुस्ती हा फार जुना मर्दानी खेळ आहे पुर्वी हा खेळ फक्त मुले आणि पुरुष खेळत असत परंतु आता या खेळामध्ये आता मुलीही सहभागी होतात कुस्ती हा खेळ भारतात नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. पारंपारिक पध्दतीने कुस्ती ही तांबडया मातीत खेळली जाते. परंतु पद्धतीने नवीन या तांबड्या मातीचा समावेश होतो पण आता ऑलंम्पिक यामध्ये जाड सतरंजीवर खेळला जातो हा खेळ खेळण्यासाठी दोन खेळाडूंची आवश्यकता असते या खेळांमध्ये डाव चपळता निर्णयक्षमता फार महत्वाची ठरते या खेळातील डावांची विविध प्रकारची असतात त्यामध्ये कलाजंग ढाग मोळी निकाल आतील व बाहेरील टांग एकटीपद दुहेरीपद गदालोट एकचाक इत्यादी प्रकारांचे समावेश असतात. आता तुम्हाला मी खेळांचा इतिहास याविषयी काही थोडी माहीती सांगणार आहे. प्राचीन काळ म्हणजेच राजेशाही यात रेडयांची शर्यत बैलांची झुंज यांचा समावेश मैदानी खेळांमध्ये व्हायचा शारीरिक विकास साधतो व मनःस्तिथी प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे दररोज किमान अर्धा ते एक तास खेळले पाहिजे खेळामुळे चपळता वाढते खेळाचे विविध प्रकार आहेत विविध खेळ विविध पध्दतीने खेळले जातात खेळांमध्ये बैठी खेळ मैदानी खेळ असे दोन प्रकारचे असतात.

व शारीरिक विकार दूर ठेवण्यासाठी महत्वाचा पर्याय आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो कि खेळांद्वारे आपलं शरीर मजबूत बनत त्या मुळे आपण निरोगी राहू शकतो. आणि त्याचमुळे आपण शरीराला एक नवीन सवय लावू शकतो त्याच्यामुळे आपले शरीर व आपलं मन तंदुरुस्त राहतं जे मैदानी खेळ खेळतात त्यांचे शरीर खूप लवचिक असत खेळ खेळणे ही एक शरीर शरीराची कला आहे ही कला अवगत करण्यासाठी दररोज किमान अर्धा ते एक तास सराव करावा लागतो. खेळ हे बौद्धिक क्षमता व शारीरिक क्षमता यावर आधारलेले असतात यामुळे अशा खेळांची विभागणी केली जाते आज जगभर विविध खेळ खेळले जातात. यातील फुटबॉल क्रिकेट असे खेळ जगातील पातळीवर मोठ्या प्रमाणात खेळले जातात खेळ खेळणे ही एक कला असून यात निपून होण्यासाठी प्रचंड मेहनतीची जोड असावी लागते फार पूर्वीपासून खेळ खेळले जातात. पूर्वी राजे यांच्या काळात मनोरंजनासाठी विविध खेळ खेळले जातात. कुस्त्या, तलवारबाजी, दांडपट्टा, तिरंदाजी इत्यादी पूर्वीचे लोक खेळ खेळायचे.

मैदानी खेळ खेळण्यासाठी शरीर स्वस्थ राहतं आपल्या शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहत खेळांमुळे मानसिक स्वास्थ्य लाभते मन प्रसन्न राहून कोणत्याही कामात उत्साह निर्माण होतो. मैदानी खेळ खेळणे एकलकोंडी दोष नाहीसा होतो. बऱ्याच जणांना एकटे राहण्याची सवय लागते याचा मानसिक व जागतिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तसे पाहिले तर एकटे राहण्याचे फायदे आहेत पण जास्त एकटे राहणे सुद्धा हानिकारक आहे यामुळे सर्वांगीण विकासासाठी मैदानाचे खेळ जजुरी आहेत मैदानी खेळ खेळल्याने नेतृगुण विकसित होऊ शकतो. बैठे खेळान नेतृगुण जास्त प्रमाणात विकसित होत नाही यासाठी बरेच लोक मैदानी खेळास प्राधान्य देतात मैदानी खेळ खेळल्याने शारीरिक विकास होतो यातून शरीर नेहमी प्रसन्न राहते. कोणतेही काम सहजरीत्या करता येते. मानसिक त्रासापासून सुटका होते मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी काळी कृती म्हणजेच खेळ. खेळाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात हे तुम्हाला पहिली सांगितले आहे मैदानी खेळाचे पुढील म्हणजेच मी सांगल त्याप्रमाणे अह महत्त्व आहे मैदानी खेळांमुळे शरीर तंदुरुस्त होऊन मजबूत राहते शारीरिक क्षमतेत बरोबर बौद्धिक विकासता होते कोणत्याही गोष्टीविषयी साहस निर्माण होतो.

व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. सांघिक खेळ म्हणजे असा खेळ जो खेळण्यासाठी एकाहून अधिक किंवा संघाचा आवश्यकता असते. उदाहरणार्थ क्रिकेट कबड्डी फुटबॉल बैठे खेळ म्हणजेच बैठे खेळ म्हणजे असा खेळ जो खेळण्यासाठी नियोजित जागा किंवा ठराविक मैदानाची गरज लागत नाही. एका जागेवर बसून हा खेळ खेळला जातो आतातील काही मैदानी खेळ मी तुम्हाला सांगत आहे कबड्डी, कुस्ती, खो-खो, फुटबॉल तसेच

क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, हॉकी, पोलो, कॅरम, बुद्धिबळ, गोल, हॉर्स रायडिंग हे विदेशी मैदानी खेळ आहेत. मुलांनो रोज संध्याकाळी मोकळ्या मैदानात खेळावे कारण मैदानात खेळल्याने त्यांचा उत्साह मानसिक व शारीरिक विकास वाढ वाढीस लागतो. मुलांचे अभ्यासात मन लागते. कोणत्याही नकारात्मक भावना मनात घर करत नाहीत मनातील न्यूनगंड नाहीसा होतो. मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जातात. यात कुशल झालेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळू शकतो. व तुम्हाला मी आज डबल मैदानी खेळांविषयी जे जे महत्व आहे ते एक प्रकारे जे महत्वपूर्ण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे मैदानी खेळ खेळल्यामुळे

खेळ खेळताना जिंकण्याचा अतोनात प्रयत्न करणे जिंक~ जिंकल्यानंतर जल्लोष करणे पराभूत झाल्यानंतर पराभवाची कारणे शोधणे पुन्हा खेळासाठी तयार असणे असे अत्यंत महत्त्वपूर्ण गुण विद्यार्थी लहानपणी शिकतो असा अनुभवयुक्त विद्यार्थी हा आयुष्याला खेळास देखील सहसा हरत नाही विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळ हा अत्यंत महत्वपूर्ण असल्याने विद्यार्थी मैदानी खेळात बहुसंख्येने सहभागी घेऊन यासाठी मैदानी खेळ घेतले पाहिजेत त्यासाठी शालेय जीवनात असताना मैदानी खेळांचा उपयोग व त्याचा अभीलोक केला पाहिजे सध्या तंत्रज्ञान विकसित झाल्याने televisionmobile phone संगणक अशी उपकरणे विद्यार्थ्यांच्या जीवनात आलेली आहेत विद्यार्थ्यांसाठी ती उपकरणे घातक ठरत आहेत कारण दिवसातील खूप सारा वेळ उपकरणे वापरण्यात वाया जात आहे त्यामुळे विद्यार्थी मैदानी खेळ खेळण्याची इच्छा करेनाशी झालेत विद्यार्थी हे उत्साही आणि आनंदपूर्वक तेव्हाच होऊ शकतील जेव्हा त्यांची जीवन उर्जा संचारित असते जीवनऊर्जा संचारीत करण्याचा मार्ग म्हणजेच शारीरिक हालचाल खेळानेआवश्यक असलेली हालचाल होत असते आणि हालचाल झाल्याने घामावाटे शरीराची विषारी घटक बाहेर फेकत जातात सध्या क्रिकेट हॉकी कबड्डी फुटबॉल हे खेळ खूप खेळले जातात खेळांमुळे विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्य देखील लाभते त्या मानसिक स्वास्थ्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो विद्यार्थी खेळानंतर अत्यंत प्रसन्न आणि एकाग्र चिंतेने अभ्यास करतात व त्यांचे मन लागून राहते खेळामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात मोलाचा आमूलाग् आमूलाग्र बदल घडून येतो. त्यामुळे मुलं खूप आनंदी व चंचल राहतात. खेळ न खेळल्याने बुद्धीचा विकास होत नाही.

hallo सुषमा मला तुझा अनोखा अनुभव restaurant मधला सांगू शेकशील का बर परंतु booking सुरक्षित करण्यासाठी प्रवासाची लक्ष वेधून घेण्यासाठी हे एक घटक नेहमीचे पुरेसे नसतात आजच्या प्रवाश्याना अगदीच अपेक्षा आहे प्रत्येक वेळी प्रवास करताना त्यांनी अनोखा अनुभवायची अपेक्षा असते फक्त मोफत नाष्टा किंवा wifi देणे अपेक्षित नाही ते काही प्रवास त्यांचे मित्र आणि अनुनयासह किंवा online सामान करत असणे नाही

अच्छा जी हॉटेलस अतिथि वेगळ्या ठिकाणी न जाता घरा बाहेरचं चव देऊ इच्छितात स्थानिक उद्याने किंवा मनोरंजन स्थळं क्षेत्रामध्ये पर्याय अनुभव घेऊ शेकतात अतिथींना मोफत मध्ये प्रवेश देणे किंवा bike भांडयाने चे credit देणे अनेक शहरी bike sharing schemeoffer करतात जसे कि नूयोर्क मधले सिटी bike ज्यामुळे अतिथींना दिवसासाठी किंवा अगदी काही तासांसाठी bike भाडयाने घेता येतो अतिथी ना अनेक शसाकी नकाशे मागील digital असो किंवा फ्रेंच मध्ये किंवा दोन्ही सुसज्य तुमच्या गती व्यवस्ताचा फेर फटका मारण्यासाठी घेऊन जाईल तुमच्या परिसरात करण्यासाठी आणि पाहण्याचे सर्वोत्तम गोष्टी केंद्र स्थाने तुम्हचे हॉटेल थांबण्याचे हे एक

बर मैदानी मनोरंजन क्षेत्राजवळ कोणतीही हॉटेल जसे कि समुद्र किनारी किंवा पर्वत त्यांच्या पाहुण्याला आश्यर्य कारण अनुभव देऊ शेकते waterfall गुणधर्म finishing आणि बरंच काही अनुभव तयार करू शेकते Mount Resort Biking किंवा stay packaging देऊ शेकतात तुमच्या गतीव्यवस्ते साठी कोणतेही अनुभव अति तुच्छ आहेयाचा फायदा करून घेण्यासाठी किंवा आकर्षीत करण्याचे मुभा आहेलोक त्यांच्या हॉटेल च्या खोलीत राहण्यासाठी

बर स्थानिक सोबत कला तयार करा नवीन गती स्थानशी जोडण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे कला कलेचा अनुभव म्हणजे अख्य आणखीन चांगलं मार्ग म्हणजे स्थानिक कलाकाराच्या मदतीने तुमच्या स्वतःची निर्मिती करणे मध्य ऑस्ट्रेलिया मध्ये असलेले Eiffel Royal restaurant मध्ये पाहुण्यांना स्थानिक स्वदेशी लोकांद्वारे शिकवले जाणारे कला कार्य शाळेचं अनेक विपत्तीअनुभव घेण्याचं पर्याय आहे उपस्थितांना प्राचीन चिन्हा बदल माहिती मिळते आणि तंत्रज्ञाच्या मागणं निदर्शना खाली त्याचा स्वतःचा चिन्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातो

बर केवळ तुमच्या हॉटेल द्वारे उत्पन्न असलेल्या offer करून आणखी एक पाऊल पुढे टाका प्रवासी Team नी वाटेवरून जाण्यासाठी मार्ग शोधात असतात काहीतरी अधिकारी विशेष देऊन त्यांच्या सहली बदल पुढील वर्षे बोलत असेल दोनहजार एकोणीस मध्ये Social media च्या सर्वोच्च राज करतो आणि आपण सर्वजण ग्रामीण साठी करतो विशेष तर जेव्हा प्रवाशांचा विचार होतो तेव्हा हॉटेल त्यांच्या प्रति स्पर्धे पासून वेगळे राहण्याची एक एक प्रकार चा अनुभव हे एक प्रभावी आहे मार्ग आहे त्या हॉटेल बदल बोलण्या पेक्षा त्यांच्या आश्यर्य कारक safe अनुभव किंवा त्यांचे शीषर्क तेच करून शिकलेल्या नवीन पाककलेत कृती बदल online Share and post करण्याची अति आवश्यकता असते पूर्वी पेक्षा अधिक अतिथींना आपण त्यांचा त्यांना प्रवाशांच्या अनुभव केंद्र स्थानी तुमच्या मालमत्ता ठेवण्यासाठी तुम्हचे

बर आम्ही सर्वे तिथे गेलो आहोत शेवटी तुम्ही प्रवास नियोजित प्रवाशाचे संम्पूर्ण टप्यात जागो आणि भेट देण्यासाठी गती संग निवडणे आता नियोजन सुरु होते आमच्यासर्वांकडे प्रवास booking Website आणि apps आहेत त्या प्रत्येक मध्ये